तेव्हा आपल्याला अलग-अलग प्रकारचे गिफ्ट्स मिळतात.

खंब्याला तारा वैगेरे जोडल्या आहेत.

एक मुलगा एका बाईचे--

आणि आपण तिथ जाऊ शकतो हा रोड वर--